आई-वडील देखील या गोष्टींना प्रोत्साहन देतात, कारण तेही त्या दरिद्रीच्या दारिद्र्यच्या दुष्टचक्रात अडकलेले असतात.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

जिथे कुठे आपल्याला छोटी मुले काम करताना दिसतात, आपण तिथे आवाज उठावतो का? कारण कायद्याने का गुन्हा आहे. छोट्या मुलांपासून त्यांचे भविष्य हिरावून घेण्यात काहीही सुख नाही. मग बाल कामगारविरोधी दिनाचे औचित्य असले, कि आपण एकजुटीने येतो मोठं-मोठे प्रकल्प, मोठं-मोठ्या सुविधा, सोयी आपण जनतेपुढे मांडतो, पण ते किती अंमलात आणले जाते? ते बरोबर आहे, आपण जी करतो ती वरवरची मलमपट्टीचं. पण, ह्या दुखण्यावरचा रामबाण उपाय काय? हा आपण कधी शोधला का? नाही, त्यामुळे सगळ्यात आधी मला वाटते मुलांच्या ह्या पालकांना आधी आपण समजावून सांगितले पाहिजे. स्वयंसेवी संस्था असो किंवा सरकारचे विविध योजना असो, ह्या त्या पालकांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्यात मूळ, मूळ काय आहे, ह्याचे मूळ आहे म्हणजे गरिबी. त्यामुळे आधी गरिबी हटाओ देश बचाओ ह्या ब्रीद वाक्याला अनुसरून, ब्रीद वाक्याला धरून आपल्याला ही बालकामगार मुक्त भारत करायचा आहे. मग आपल्याला त्या पालकांपाशी जाऊन बोलणे गरजेचे आहे, त्यांना समजावणे गरजेचे आहे. त्यांच्या हाताला काहीतरी काम देणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या शिक्षण कायद्यानुसार ह्या मुलांना, शिक्षण दिले जावे ते ही, मोफत आणि तेही आहे. कायद्यानुसार ह्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. त्यानंतर ह्या मुलांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कामांवर ठेवतात, त्यांच्यावर जुलूम केला जातो, अश्या लोकांना ताबडतोब कडक कारवाई करायला हवी ह्या लोकांना जास्तीतजास्त, तुरुंगवास परत अजून काही शिक्षा असेल सरकारी कायद्यानुसार ती शिक्षा केली जावी, कारण छोट्या मुलांचे भविष्य हे आपल्या भारत देशासाठी फार महत्वाचे आहे.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

भारताला जर तुम्हाला उच्चपदी न्यायचं असेल, अख्या जगामध्ये जर भारताचे नाव लौकिक अजून वाढवायचे असेन, तर हे आजचे जे छोटी बालके आहेत, हीच उद्याच भविष्य होतील हे आपल्याला विसरता कामा नये. तरच, भारत ही एक महासत्ता होईल. धन्यवाद!

आज चा आज च्या युगा मध्ये युगा मध्ये business फार महत्वा चा आहे आज प्रत्येकाला सरकारी नोकरी लागू शकत नई त्या मुळे प्रत्येकानी तरुणांनी business वाटचाल केली पाहिजे आणि business फार महत्वा चे आहेतआज बघितलं आपण मोठं मोठ्या उद्धरण सांगतील उद्धरण सांगितलं जर अंबानी यांचा सुद्धा business होता businessbusiness च्या माध्यमातुन

त्याच्या माधमातून business आपल्यला प्रत्येकाने केला पाहिजे आणि buniess च अश्य करताना छोटे छोटे जे भांडवल दार असतात त्यानी एकत्र येऊन भांडवल जमा करायचं असत किव्हा बचत गटात असतील नवीन नवीन छोटे छोटे उदोग आहेत त्याच्या मध्ये सांगायचं झालं तर आपण ज्या महिला आज काल बचत गट करत आहे त्याच्या माध्यमातून जे त्याचा माल जे तयार करतात ते आणि midc ला पाठवत असल्या मुळे महिला सुद्धा उदयोजक का कडे जास्त वाळलेल्या असल्या मुळे पुरुष मंडळी सुद्धा जास्तीत उदोग उदोजाका कडे वळ पाहिजे कारण कि आज च्या धावत्या युगा मध्ये नोकरी लागण सर्वाना लागण शक्य नाही

एक असेल दोन असेल तीनशे चार चारशे पाच पंधरा मध्यमातुन आजचे business सुरु करतानाआपण गोष्टी च पालन केले पाहिजे कि आपलं जेव्हा भांडवल आपण business मध्ये लावतो

त्याना सुद्धा आपल्या group मध्ये सामील करून मोठा उदोग कसा होईल जस सुपूर्ती बघितलं आपण सूतपूर्ती असेल पापडाचा उदोग आहे उदबत्या चा आहे मेणबदत्या चा आहे

आणि थेंबा थेंबा ने सुरवात करून मोठा business कसा होईल यांच्या कडे सर्व सर्व तरुणांनी लक्ष दिल पाहिजे नोकरी लागण सर्वाना शक्य नाही आज बचत घाट खूप मोठं चाली ये महारष्ट्र भर आपण बगु शकतो जग भर महाराष्ट्र त हि नाही बचत गटा च्या माध्यमातून ज्या महिला करत आहे त्याचा सुरवातीला उदोग करीत आहे पापड चा उदोग असेल मेणबत्ती असतील उदबत्ती असतील अं bread च्या माध्य मातुन सुद्धा असतील cake च्या माध्य मातुन असेल अशे छोटे मोठे उद्योग सुरु करून फार उदोग आपण करू शकतोत आणि पुढील वाट चाल आपण मोठ्या उदोगावर करू शकतोत कुणाला काय वाट या विषयी अं म्हणजे तुम्ही असं सांगितलं कि बरेच अशे पापडा चे business आहेत अं महिलांचे उदयोजक ते आहे

तर अं जस तुम्ही सांगतंय सर्वाना त नोकरी लावू शकत नाही तर बरोबर ये सर्वाना त नोकरी लागत नई म्हणून अं च प्रत्येकानी business concept वळून घेतला पाहिजे म्हणजे देशाची economic फक्त एक आर्थिक गरजा किव्हा आर्थिक वेवस्था सुधरवायची असेल तर फक्त नोकरी आपण नोकरी च करूच करुत या उद्देशाने जमणार रतन tata आहेत तुम्ही जर सांगितलं कि अंबानी हा भरता मध्ये आहे number एक number दोन stag च्या वरती तस बरेच उदयोजक आहेत जस amazon rank मध्ये होते एक number च्या नंतर अं bill gates होते म्हणजे अश्या type हे जर उदयोजक होते आहेत pen world मध्ये पूर्ण जगभर अं available आहेत अशे म्हणजे त्यांनी सुरुवात

पहिले काय होत होत business म्हणजे एक प्रकारेच समजून घ्या मी मसाले च packet बद्दल बोलो मसाले च packet magnifacturing मध्ये क्रि तयार होत होत त्याच्या पहिले कधी पण मसाले ची ती कोणती हि facatory पण हि जेव्हा सुरुवात होती त त्याच्यात पहिले कोणत्या हि factory चा owner तोच instrument वैगेरे त्याच्या कडून हाच सर्वात आधी किती budget आहे investment किती असते त्याला factory ला किती लागत factory ला जागा किती लागते

अं जसं तुम्हीआता सांगितलं कि हि च चेन तयार होते कि त्या नंतर distributor create होतात distibutor ला एक rate जातो त्या प्रमाणात मंग distibutor एक आपला त्याच्या मुलांना त्याच्या कडे ते agent असतात मुलं असतात काम संख्या करणारी असती त्याना पण जागवतो आणि त्या नंतर मंग ते त्याच्या खाली जे agent असतात location मध्ये तालुका सगळे सर्व झालं त्या location वरती जातो पण त्या नंतर ते material fail होत हि साखळी पद्दत म्हणजे या साखळी पद्दत मध्ये किती worker जीवन जागत्यात त्या factory च्या कारणा मूळ म्हणजे factory जी कामवाली ये त्या त्या मार्फत मध्ये अं तेवढे workers जागत्यात त्या नंतर distributor चे workers जागत्यात तो distributor आपला profit काढतोय त्या नंतर agent ते तालुका places वर लोक as agent level असतात पुन्हा ते म्हणजे त्या location वर जाऊन किव्हा आपला auto किव्हा हे घेऊन त्या location वर जातात तर अश्या type च चांगलं आहे तसं तुम्ही म्हणत्यात त तुम्ही पण सांगा तुमचा काय अनुभव तुम्हला काय वाट माझा अनुभव खूप छान आहे आणखी मी आमचे आमचे मित्र होते आमच्या मित्रा सोबत जेव्हा आम्ही business करत होतोत त आम्ही त्याच्या मित्रा नि जवळ पास business फक्त दहा रुपये पासून चालू केला होता फक्त दहा रुपये पासून जी पेप्सी मिळती ग्रामीण भागा मधीं पेप्सी गारीगार अशे त्याच्या मधून त्यांनी दहा रुपये चा डब्बा आणला होता दहा रुपया च्या डब्या चे दहा चे वीस केले वीस चे तीस केले तीस चे शंभर केले शंभर चे दोनशे केले आज त्याच्या कडे जवळ पास भांडवल बघितलं तर त्याच्या कडे आज वीस लाख असेल भांडवल कमीत कमी आज माझा मित्र होता तो आमच्या गावी च होता आणि त्यानी आज वीस लाखा पर्यंत मजल मारली दहा रुपये पासून त सांगण्या चा उद्देश असा कि छोट्या छोट्या business पासून आपण मोठे होऊ शकतो आता नवीन उद्देश pen चा box येते pen भरण्या साठी पण एक उदोग आहे अं company तुम्हला कच्चा माल देते तो माल आपण घायचा आणि त्या box मध्ये pen टाकायच्या असा business मोठा होऊ शकतो घरी बसल्या बसल्या कुठे आपल्या धाव पळ करायची गरज नाही आणि आपण proof करू शकतो छोटा असेल मोठा असेल सर्वाना business करण्या साठी फार उदोग आहे आज ज्या company आहेत छोट्या मोठ्या त्या ग्रामीण भागा कडे जास्त लक्ष देतात कारण ग्रामीण मध्ये कास रोजगाराची खूप कमी असते आणि सर्व करून पुणे मंबई कडे वाळू लागले मोठ्या शहारा कडे वाळू लागलेत आणि ग्रामीण भागा मध्ये त्याना scope देण्या साठी त्याच्या घरच भागण्या साठी मोठं मोठ्या company आज पुढाकार घेत आहेत कि ग्रामीण भागा मध्ये त्याना एक स्वता च्या पायावर stand उभ त्याना उभा करण्या साठी प्रत्येक company साखळी पद्दत ने म्हणलं त जस आपण सगळे च कारतोत एक दोन तीन अशे साखळी पद्दत वाढत आहेत ग्रामीण भागात सुद्धा बरेच मसाल्या चे उदोग असेल मसाला packet भरणं असेल तुम्ही काय बोले ते मेणबत्या उदबत्या pen चे box भरणं असेल अशे अनेक उदोग चालू आहेत ग्रामीण बागा मध्ये जे बचत गट आहे बचत गटा च्या माध्य मातुन सुद्धा जास्त जास्त रोजगार मिळत आहे अं रोजगार मिळाल्या मुळे जे शहराकडे जे तरुण जात होते त्याच प्रमाण फार कमी झालेला आहे आणि आपल्या गावा मध्ये राहून आपण चांगल्या प्रकारचा उदोग करत आहोत सांगायचं उद्धरण झालं तर सातारा जिल्हायात मध्ये आता मी ऐकलं होत तिथे महिला बचत गटा नि जवळ पास एक दोन कोटी चा business केलेला आहे साखळी पद्धतीने आणि त्यानी सुद्धा छोटे छोटे packot भरून

करू शकतोत विशेष आपलं जीवठाणा गाव ये छोटं जीवठाणा परम जिल्हा मध्ये तिथे एक मसाला मिळतो तो मसाला सुद्धा बचत गटा च्या मध्य मातुन तो आज जवळ पास महाराष्ट्र भर त्याचा मसाला प्रसिद्द आहे आणि प्रत्येक जिल्हा मध्ये त्याचा जिल्हा च्या ठिकाणी तालुका च्या ठिकाणी आणि देशा च्या राजधानी पर्यंत जातो माल अन त्याना सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळालेला आहे म्हणजे अनुभव त खूप आहेत आज माझे बरेच मित्र या उदोग धंद्या च्या माध्य मातुन आज त्याच्या कडे ज्यांनी दहा रुपये पासून business केला त्यानी आज ते लाखो कोटीपर्यंत म्हणजे त्याची वाटचाल झालेली आहे अन सर्व तरुणांनी सुद्धा business वाट चाल केली पाहिजे आणि गाव आपल्या गावा मध्ये राहून आपल्या घरा मध्ये राहून business करता येईल त्यानी जास्त मोठया शहरा कडे धावपळ करू नये कारण कि profit ची समस्या आहे त्या मुळे सगळयांनी आपल्या घरी राहून नवीन नवीन business ला माहिती मिळवणे सरकार सरकार सुद्धा तुम्हला loan देत दहा लाख च असेल वीस लाखाचं असेल business करण्या साठी प्रत्येकाने सरकारच्या यांच्यात scheme आहे त्याचा लाभ घेऊन business केला च पाहिजे प्रत्येकाने business चालू करताना सर्वाना घेऊन business केला पाहिजे कारण कि आपल्या मुळे दुसर्यां ना सुद्धा फायदा होईल तिसऱ्या ला सुद्धा होईल चौथ्या ला होईल अशी आपण सुरवात केली पाहिजे कुणाला आपल्या आता अनुभव वाटो

त import export मध्ये खूप चांगला ratio तयार होतो आणि जी देवाण घेवाण आहे बाहेरच्या country मध्ये ती आपल्याला पण समजली पाहिजे तर चांगला अनुभव म्हणजे जर सांगायचं झालं तर हळदी चा च म्हणजे हळद हळदी हळकुंड येतात जे शेता मध्ये उगवतो त्यानंतर अं त्याला म्हणजे त्याच पिट तयार होणार म्हणजे ती हळद तयार करणार त्या नंतर ना म एक manufacturing चा भाग आहे

मात किती प्रमाणात ती बारीक झाली पाहिजे तिचा mm किती पाहिजे या thickness प्रमाणात ती तयार होती आणि ती तयार झाल्या च्या नंतर मंग तिचा एक म्हणजे तिचा आधीच एक ratio अं एक business strategy बनवलेली असते जस कि policy तस तुम्ही अंबारी मसाला ये अंबारी अं हळद हाय त ती हळद च्या वरच जो packet आहे आत मधली जी हळद आहे ती त आपल्याला माहित आहे वरच packet कसं बनत त्या packet ची policy म्हणजे अं जास्त दिवस झाल्या च्या नंतर काही झालं नाही पाहिजे सगळ्या गोष्टी मध्ये असं एक सगळ्या गोष्टी मध्ये लक्ष दिल जात त्या नंतर ती policy ची हम्म goverment ला म्हणजे government ची permission वैगेरे सर्व्या गोष्टी असतात मी या या करतोय म्हणजे एक audit असत त्या मोठ्या processes असतात या सर्व याच्या मधल्या पण तरी त्या नंतर म्हणजे ती design तयार करणे कोणची त्याच location मध्ये अं म्हणजे दाखवतात तीच priceset करणं ती किती वजनांची ये kilogram वैगेरे किती thick आणि कधी पर्यंत चालू शकते हे झाल्या च्या नंतर एक दुसरा भाग येतो चा मंग त्याच purpose मध्ये कधी कधी इतके लोक तेच आपलं बोलणं होत कि factory मधून जेव्हा बाहेर येत तो पर्यंत factory त तयार करताना जेवढे worker त्यांचं घर चलन हो हो बाकी चे या गोष्टी चालणार कपड्यांचे पणअशे च उदोग आहेत बरेच प्रकारचे उदोगाचे खूप आहेत पण अजून जर आपण जर त्याच food business मध्येच जर पाहिलं तर मिरच्या आहे मिरच्या चा व्यापार होतो आणि कशी विभाग हा म्हणजे महाराष्ट्रातला मी त म्हणतो भारत मधला आपल्या विभाग त मोठा आहे जस शेती विभागा मध्ये अं जेवढे तयार होत जेवढ foods वैगेरे म्हणजे जस कांदा झालं पुन्हा टमाटर झालं म्हणजे त्या नंतर पुन्हा हे dispatch म्हणजे सर्वाना जात राहत भाजीपाला म्हणजे भाजीपाला झल्या च्या नंतर एक वर असतो days असतो particularly त्या दिवशी भाज्या किव्हा market मध्ये हे सगळं विकण्या साठी येतात खेड्या मधून किव्हा या गोष्टी मधून त्याचा व्यापार जातो त्या वेळेस आठ दिवसा मधून त्यांना जे आता पर्यंत म्हणजे तीन महिन्या मध्ये उगवलं चार महिन्या मध्ये उगवलं जस मेथी असेल तांदूळ असेल किव्हा या गोष्टी असतात ते गावा मधून येऊन नंतर ते तालुका place वर जातात तालुका place मधून जाऊन तो अं city level पर्यंत जातो disrtic level पर्यंत जातो पण त्या नंतर in export होतो जस तुम्ही सांगितलं बाहेर च्या देशा मध्ये पद्धती ची processes पण असते आणि त्या मधून अं म्हणजे एक काही असा जस इतक्या लांब जाणार तसं तस amount वाढत राहतो आणि amount प्रमाणे cell पण होत राहतो आता हि volume चा खेळ असतो याच्या मध्ये हम्म हे आता जर आपण बघितलं तर एक हळदी packet च तयार करण्या साठी आपण असा विचार करू शकत नाही हे काय हळदीच packet आम्ही तयार करणार अं day wise जर बघितलं कोणती हळद अंबानी च असेल किव्हा याच पाच हजार तीन हजार अशी quantity create करत तीच हे करण्या साठी एक cell department पण ठेवतो नंतर cell department वर concentrate म्हणजे लक्ष देण्या साठी एक आयोजक कस झालं पाहिजे आयोजन कस नियोजन कस पाहिजे करण्या साठी तो तो person झाला त्या नंतर ते विकण्या म्हणजे सर्व या सर्व यांच्या सर्वान मध्ये म्हणजे करत करत करत worker जितके जुळत राहतात त्या नंतर cellar जेवढे जुळत राहतात त्या नंतर जेवढे विक्रेता ग्राहक तयार होतात त्या पर्यंत जाण्या पर्यंत त्या मर्यादित जे worker असतो म्हणजे जे काम करणारे आहे जस तुम्ही सांगितलंत फक्त worker नाही किव्हा engineer नाही किव्हा काम करणारे नाही याच्या वेतेरिक्त जेवढे लोक आहेत जे देशाची economic तुम्ही जस बोलो सुरुवात केली होती कि अं लोकांना रोजगार मिळणार या या माध्य मातुन लोकांना एक रोजगार तयार होतो अशे बरेच business चे department आहेत बरेच category आहेत technology पर्यंत आहेत आपण एक कृषी विभागा पासून technology department पर्यंत जरी पाहिलं त याच पद्धतीचा ratio असतो म्हणजे असच develop आणि जर म्हणतात कि तालुका place पण हे ते चांगली म्हणजे हे झाली पाहिजे अं गावाच्या base मध्ये वाढती वाढती हे झाली पाहिजे चांगलं ये बरोबर ये आज काल खूप business चालू आहेत च छोटे छोटे business छोट्या business कडून मोठ्या business कडे आहे वाटचाल आहे बऱ्याच जणांनाची बरेच आपल्या मी सांगितलं मसाले उदोग सांगितले दुसरे एकमसाले चा उदोग होता आपल्या जवळ पास त्याच्या सुद्धा मसाल्या उदोगाचा झलेला आहे कि तो महाराष्ट्र च्या बाहेर सुद्धा मसाला जातो आणि त्याचा फार महत्व ये त्याना त्यांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून संपूर्ण गावाला एक रोजगाराची निर्मिती केली आहे आणि त्याचा गावाचं एक केंद्र उभा केला त्यानी प्रत्येक घरा घरी प्रत्येक घरात एक व्यक्ती त्या ठिकाणी काम करून जे आज आपल्यला रोजगार मिळण्या साठी साधन लागतात ते पूर्ण करतात त्याच्या गरज भागवण्या साठी आणि आज आपण सुद्धा आपल्या जवळ पास सुद्धा बरेच business चालू आहेत छोटे मोठे आपल्या बोरी गावा मध्ये सुद्धा त्यांनी एक उदबत्या चा चालू केला होता उदबत्या चा आज त्या उदबत्या संपूर्ण महाराष्ट्रा भर नाही त मी सांगतो देश भर जातात छोट्या जणी छोटं जमीत जमीत छोट्या पद्धतीने सुरु केली होती आज ती फार मोट्या प्रमाणात त्या उदबत्या सुद्धा प्रसिद्द झालेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा जे भांडवल साधारण बरोबर साधारण business पासून त्यानी सुरुवात केली होती

उदबत्या होत्या त्या महाराष्ट्र बाहेर सुद्धा गेलेल्या येत आणि पुढे सुद्धा त्यांनी म्हटलं हि त सुरुवात आहे अजून खूप मोठं करायचंय आणि त्यांनी जवळ पास दोनशे लोकांना रोजगार दिलेला आहे बसून या जागा मध्ये दोनशे लोकांना त्यांनी घरा घरो बसून रोजगार दिलेला आहे अशे छोटे मोठे उदोग आहेत सरकार च तुम्हला मानधन मिळत त्या ठिकाणी बरच एक लाख दोन लाख असेल ते सरकार चे आपण पैसे घेऊन मोठ्या गुंत मोठी गुंतवणूक न करता आपण छोटी गुंतवणुकीतून मोठ्या मोठ्या उद्देशाने कशी वाटचाल करायची ते आपल्या साठी फार महत्वा च आहे आणि बरेच उदयोजक असं त्याच्या गोष्टी च पालन करून मध्ये ते यशस्वी झालेले आहेत

आणि तसा business आहे च आपला business कसा मजबूत सुरुवाती पासून नंतर आपण हळू हळू मोठं business करू या असं सर्वाना एक जुटीने केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त रोजगार कसा मिळतो आपल्या ग्रामीण भागा मध्ये जी आपली तरुण पिढी या भटकायली रास्ता सोडून त्याना business च्या माध्यमातून त्यांच्या उज्वल जीवना मध्ये कसा बद्दल होतो हे सर्वानी विचार करून छोटे छोटे business करून सरकारच्या ज्या योजना त्याचा लाभ घेऊन सर्वानी खाली आणि त्याच्या उज्वल भविष्या साठी प्रत्येकाने छोटे मोठे business केले पाहिजे प्रत्येकाला नोकरी कडे जण शक्य नाय आज च्या धावत्या उगा मध्ये आज computer युग आहे या computer च्या उगा च्या माध्य मातुन

त्याने खर्ची करणं झालं पाहिजे खर्ची करण आपला business चालून आपण याच्या कडे बघितलं नाही पाहिजे आपलं काम त्यांनी चालू ठेवलं पाहिजे एक ना एक दिवस त्याच्या जिंवना मध्ये त्यांचा business नक्की झेप घेईल उंच उंचा वर त्यांनी कुठल्या प्रकारचा गोंधळ न करता business केला पाहिजे माझा business चालणार नाही चालेल न करता आपला business कसा यशस्वी होईल याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे आणि कुठल्या प्रकारच खर्ची करण न होता business शंभर टक्के तुमचा success होतो पण कुठे तरी शांतता राखली पाहिजे business करतानी धावपळ नाय केली पाहिजे business मध्ये महत्वाची चाल ये कुठल्या प्रकारच खर्ची करण न करता आपला business कसा मोठा होईल याची त्यानी प्रतीक्षा केली पाहिजे आणि आज न उद्या त्याचा शंभर टक्के मोठ्या शिखरा वर जाईल अशे मोठं मोठे उद्धरण येत त्याच्या वडिलांच दुकान होत पंचर च बेंगलोर ला मी असं ऐकलं होत आज ते जगा मध्ये top मध्ये येत छोटे छोटे धंदे करून आपले tata Birla असतील यांचे छोट छोटे उदोग येत यात tata Birla बरेच येत अशे छोट छोटे आमच्या एका भावा नि business केला होता त्यांनी एक acid बनवला होता acid आपल्या म्हणजे toilet मध्ये करतात ते त्यांनी हा त्याचा सुद्धा business च आहे त्यानी business फक्त हजार रुपये पासून सुरु केलात आज त्याच्या कडे वीस लाख भांडवल झालं पाहिजे भांडवल आहे आणि त्याच्या माध्यमातून किती लोकांना त्यानी रोजगार निर्मिती केली आहे असा त्यानी शांतात राखली business मध्ये आणि आज वीस लोकांन साठी रोजगार निर्मिती केली त्यानी एक हजारा पासून वीस लाख पर्यंत मजल मारली तर त्यानी आपलं धेर्य राखलं कि त्यानी आपला चालेल कि नाही याच्या कडे त्यानी बघितलं नाही त्यांनी आधी च ठरवलं होत माझा शंभर टक्के चलणार कारण त्याचा आत्म विश्वास फार उंच गेला होता आणि तसच आतमविश्वास खर्ची कारण न होता त्याचा business आज वीस लाख आज पर्यंत गेला आहे आमच्या एका भावा चा business

ok ok ok चांगलं वाटलं बोलून योगेश thank you

भारत मध्ये शेती हि केवळ ग्रामीण भागा मध्ये केली जाते त्या मुळे शहरी भागा मध्ये राहणाऱ्या बहुतकांशी जळंन्या शेती विषयी माहिती मराठी मद्ये माहित नाही म्हणून आज इथे या देखाव्या मधून आपण शेती कशी विषय करायची हे माहिती करून घेऊ आपला भारत देश हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो करून भारत मध्ये बहुतेक बघा मद्ये मोठ्या प्रमाणात

भारत देश मद्ये बहुतेक लोकांचे आणि कुटुंबाचे शेती आणि शेती संबंधित क्षेत्र नि त्यांचा उपजीवि केचा मार्ग आहे

शेती मद्ये वेगवेगळ्या प्रकारची पीक घेतली जातात शेती हा व्यवसाय प्राचीन काळा पासून चालत आलेला आहे आणि अद्याप देखील वेगवेगळ्या प्रकाराची शेती केली जाते जस कि मळा शेती भात शेती मास्य शेती वेगवेगळ्या प्रकारची फळं फळे फुले ऊस तंबाकू आणि लाकूड या सारखी आनेक प्रकारची पिके घेतली जातात आणि हे पिके शेतातील माती वर हवामानावर

त्याच प्रमाणे पाण्याचा व सिंचनाच्या उपलभे नुसार बागांच्याती शेती व जाय जाययाति जयरती शेती असे देखील शेतीचे प्रकार पडतात व खतांचा वापराने सेंद्रीय शेती व रासायनिक शेती हे प्रकार पडतात तुलमानाने आणि नैसर्गिक व आर्थिक घटनान मुळे शेती चा प्रकारानं मद्ये विभीन्नता आढळते शेती चा विकास जाल्या पासून विविध प्रकारचे

खाली दिला आहे व्यावसायिक शेती व्यापारिक किंवा व्यावसायिक शेती पद्धतीचा मुक्या उद्देश हा व्यावसायिक बाजारात विक्री साठी पीक आणून पशु धन

महाराष्ट्र तामिळनाडू पंजाब हरयाणा आणि गुजरात सारख्या बघत केली जाते ओली शेती ओली शेती या शब्दाची

जॅक फळ इत्यादी मुख्य पिके ओल्या शेतीत वाढतात आपल्या भारत देशा मद्ये तोच एक तीन ऋतू आहेत जसे कि उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही त्यांचा बदलत्या हवामाना नुसार भारत बन देश मध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते जर एखाद्या भाग मद्ये पावसाचे प्रमाण कमी असेल तर या ठिकाणी सिंचनाचा साह्याने

विशिष्ट किंवा परिभाषित जागेत शेती करतात ज्यामध्ये शेतकरी त्यांची पिके घेतात या प्रकारात मद्ये शेतकरी त्याचा स्वतःचा गरजांसाठी अन्न तयार करतात विकारी साठी नाही भारतात उदरनिर्वाह शेती केरळ किनारपट्टी आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि पशी पश्चिम बंगाल मद्ये काली जात्ते भारतात या कोकण भागा मद्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आशा तठीकाणी भात शेती आंब्याची लागवड काजू सुपारी आशा पिकाची शेती केली जाते तशेच जमिनीची भूरचना नुसार देखील वेगवेगळ्या प्रकारची शेती काली जाते म्हणजे हाल खुप सुपीक आणि सपाट जमिनी असलेल्या तर आशा ठिकाणी पिकांची लागवड होते व पिकांची भरभराट देख वेगात होते तर डोंगरांन वर भाग बंगाल मध्ये चहा ची शेती केली जाते वृक्षारोपण शेती हि एकच पीक शेती आहे जी किमान एक वर्ष साठी जमिनिवर तयार होते आणि हा शेती चा प्रकार व्यावसायिक शेती म्हणून देखील ओळखला जातो करून या प्रकारचा शेती मद्ये पीक बहुतेक कारखाने किंवा लघु उद्योगां साठी वापरले जाते भारतात वृक्षरोपेन शेती प्रमुख तामिळनाडू हरियाणा

जमीनि मद्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात भारतात या प्रकारची शेती सहसा ओडिशा आणि केरळ मद्ये केली जाते आपल्या भारत देशा मद्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून आर्थिक फायदा मिळवला जातो शेतकऱ्यांचा दृष्टिने व्यापारी पके हि आर्थिक

जास्त पैसे कमवण्याचा दृष्टी कोनातुन आणि इतर देश मद्ये निर्यात केल्या जाणाऱ्या सर्व पिकांना व्यापारी पीक असे म्हंटले जाते गहू कापूस ऊस मका इत्यादी भारतातील व्यापारिक पीक म्हणून ओळखले जातात कोरडी शेती कोरड भाऊ शेती मद्ये जमिनीचा ओलावा कमी असतो भारतात या प्रकारची शेती प्रमुख ता मुख्यता गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान मद्ये केली जाते तब्यतेची सुरवात शेती पासून जाली आणि मानवता लक्षणीय बदलली आसली तरी शेती असणं हि खूप महत्वाची आहे काही देशां मध्ये त्याचे महत्व अधिक स्पष्ट आहे परंन्तु वास्तविकता किंवा दुसऱ्या गोष्टी साठी शेतीवर अवलंबून आहे शेती हि कच्चा मालाचा मुख्य स्रोत आहे अनेक कच्चा माल मग तो साखर कापूस लाकूड किंवा पामतेल असो सर्व शेती मधून मिळते हे साहित्य मोट्या उद्योगांसाठी आवश्यक आहे जसे कि अवषध निर्मिती डीझेल इंधन कापड निर्मिती प्लास्टिक आणि बरेच काही खर तर कच्चा माल उत्पादनात इतका महत्वाचा आहे कि एखाद्या देशाचे आर्थिक आरोग्य त्याचा कडे किती कच्चा माल आहे या वर अवलंबून असते शेतीचे महत्व सांगावे जितके कमीच आहे कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतातील सत्तर टके जन शेती वेळ अवलंबून आहेत तर तीस टके जनता हि अप्रत्येक्ष स्वरूपाने शेतीवर अवलंबून आहे भारतदेशाचा राष्ट्रीय उत्पादना मद्ये शेती व्यवसायाचा वाटा हा सुमारे अठरा ते वीस टके एवढा आहे सुमारे तीस टके जनता हि अप्रत्यक्षतेने त्यांचा अन्न वस्त्र आणि निवारा या गुजारा पूर्ण करण्यासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे शेतीचा एकूण उत्पादना मद्ये जगभरा मद्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तेर अर्थ व्यवस्था मद्ये देखील शेतीचा खूप मोठा वाट आहे देशाचा कृषिक्षेत्राशी आर्थिक विकास जोडलेल्या आहे जेव्हा व्यापार राष्ट्रीय महसूल आणि रोजगार प्रकारात्मक मार्गाने एकत्र केले जातात तेव्हा देशाची गरिबी कमी होते आणि आर्थिक वाढीला चालना मिळते कारण मजबूत शेती मुळे बऱ्याच प्रकारचे देशाला फायदा होतो म्हणून शेतकरी लक्षकेंद्रित करणे हा विकासाला गती देण्याचा आणि जगात देशाची स्तिथी सुधारण्याचा एक

त्यांचा राष्ट्रीय उत्पनात उत्पनाचा बराचसा भाग कृषी निर्याती मुळे मिळतो जर विकसित देश पूर्वी के शेतीवर अवलंबून नसले तरी सर्व निर्यात अचानक बंद जाल्यात त्यांचा अर्थ व्यवस्तेला नकीच फटका बसू शकतो भरताच्या आर्थिक आणि सामाजिक विकास मद्ये शेती या क्षेत्राची खूप मोठी भूमिका आहे त्यामुळे भारताचा पंच वर्षिक योजनान मध्ये शेतीला खूप महत्वाचे स्थान दिला आहे ते शेती कच्यामालाचा मुख्य स्रोत आहे

कापसा पासून वस्त्र निर्मिती केली जाते तर ऊसा वर प्रक्रियाया करून साखर गूळ तयार केला जातो त्याच मुळे कच्चा मालाचा दृष्टीने शेतीचे महत्व खूप अनन्यासा साधणार आहे शेतीतून मिळानारा कच्चा माल आंतरराष्ट्रीय थरावर वापरलेल्या वस्तूंचा मोठा भाग बनतो कारण भरपूर पुरवठा असलेले देश त्यांचे निर्यात करताना आणि त्यांचा कडे नेसलेल्या साहित्याचा वापर करताना जर एखाद्या देशाचा शेतीला काही कारणासतव नुकसान होत असेल तर किमती वाढू शकतात आणि या मुळे व्यापाराचा प्रवाह विस्तळीत होते सध्या युरोपियन युनियन आयात आणि निर्यात दोन्ही साठी जगातील कृषी उत्पादनाचा पहिला व्यापार आहे कृषी उद्योग अजून हि रोजगाराचा सर्वात मोठा स्रोतांन पैकी एक आहे आणि बऱ्याच क्षेत्रात तो प्रत्येकशात तो तेजस्वी होते आहे शेतीतुन रोजगार उपलब्ध होतो कृषी उदयोग आहा आज देखील रोजगाराचा सर्वात मोठा